हि इमेज अ लॉकडाउन मधील आहे अ ज्या मध्ये एखाद्या बिल्डिंग जाताना किंवा बाहेर येताना--

हे हे दृश्य अ अ बागेतील दिसतय अ अ इथे झाडे पण --

अह ह्याज्यावर लाइटचा शॅडो केलेला आहे व ते खुप सुंदर दिसतय. त्याच्या खाली स्विमिंग पूल आहे. त्याच्या कडेला फुगा आहे आणि भरपूर सगळे लाइटिंग दिस --

इथे भरपूर बस उभ्या असतात. अ प्रवाशांना--

भरपूर काही आहे या राइड्समध्ये.

इमेज एका रोड ची इमेज आहे. अह आता पाऊस झालेला दिसतोय. अ त्या रोड वरती एक रिक्शा उभी आहे. त्या रोड च्या साइकला ला एक --